लिब्रिऑफिस बसे च्या स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत
या ट्युटोरियलमध्ये आपण फॉर्म मध्ये लिस्ट बॉक्स फॉर्म कंट्रोल समाविष्ट करण्याबद्दल शिकणार आहोत
मागील ट्युटोरियलमध्ये आपण लिब्रिऑफिस बसे च्या सहाय्याने फॉर्म मध्ये बदल कसे करायचे ते शिकलो
आपण मागील ट्युटोरियलमध्ये बनवलेल्या आणि बदल केलेल्या या formची इमेज देखील बघितलेली आहे
आपले डिझाईनचे काम पूर्ण झाले की आपला फॉर्म अशा प्रकारे दिसेल
येथे आपल्याला बुक्स इश्यूड टेबल चे पहिले रेकॉर्ड दिसत आहे
आणि तसेच बुक आयडीएस आणि मेंबर आयडीएस ऐवजी आपल्याला पुस्तकांची मूळ शीर्षके आणि सभासदांच्या नावांसहित लिस्ट बॉक्सेस दिसत आहेत
येथे खाली रेकॉर्ड सेव्ह करणे केलेले बदल उंडो करणे इत्यादी कार्य करणारी काही बटणे आहेत
या ट्युटोरियलमध्ये आपण फॉर्म मध्ये लिस्ट बॉक्स फॉर्म कंट्रोल कसा समाविष्ट करावा ते जाणून घेणार आहोत
लिब्रिऑफिस बसे हा प्रोग्रॅम सुरू नसल्यास तो प्रथम आपण सुरू करू या
आणि आपला लायब्ररी डेटाबेस उघडू या
बेस आधीपासूनच सुरू असल्यास आपण फाइल मेनू मधीलOpen वर क्लिक करून लायब्ररी डेटाबेस उघडू शकतो
किंवा फाइल मेनू मधील रिसेंट डॉक्युमेंट्स वरही क्लिक करू शकतो
आता आपण लायब्ररी डेटाबेस मध्ये आहोत
मागील ट्युटोरियलमध्ये बनवलेला बुक्स इश्यूड टीओ मेंबर्स हा फॉर्म उघडू या
त्यासाठी डावीकडील पॅनेलमधील formवर क्लिक करा
आणि उजव्या बाजूच्या पॅनेलमधील बुक्स इश्यूड टीओ मेंबर्स या फॉर्म वर राईट क्लिक करून मग एडिट वर क्लिक करा
आता आपण फॉर्म डिझाइन विंडोमध्ये आहोत
प्रथम आपण बुक तितले या लेबलचा विचार करू या
आपल्याला दिसेल की येथे टेक्स्ट boxमध्ये बुकिड नंबर्स दर्शवले आहेत ते आपल्या ओळखीचे नाहीत
आपल्याला पुस्तकांची शीर्षके जास्त परिचित आहेत
आणि म्हणून ही शीर्षके दर्शवण्यासाठी बेसमध्ये काही पध्दती आहेत
त्यापैकी एक म्हणजे लिस्ट बॉक्स फॉर्म कंट्रोल चा वापर
तो कसा करायचा ते पाहू
त्यासाठी प्रथम बुक तितले या लेबलशी संबंधित टेक्स्ट बॉक्स काढून टाकू
त्यासाठी टेक्स्ट बॉक्स वर क्लिक करू
ज्यामुळे तो सिलेक्ट होऊन त्याच्या भोवती हिरव्या रंगाच्या चौकटी दिसतील
आणि नंतर राईट क्लिक करून कट वर क्लिक करा
अशा प्रकारे आपण टेक्स्ट बॉक्स काढून टाकला आहे
आता आपण येथे लिस्ट बॉक्स फॉर्म कंट्रोल समाविष्ट करू या
हे आपणासForm कंट्रोल्स टूलबार मधून करता येते
आपण तो टूलबार व्ह्यू मेनू च्या सहाय्याने फॉर्म कंट्रोल्स वर क्लिक करून आणू शकतो
बेसने अनेक फॉर्म कंट्रोल्स प्रदान केल्याचे आपल्याला दिसेल
या आयकॉन्सवर कर्सर नेऊन त्याच्या टूल टिप्स वाचू या

एलटीपॉजेग्ट त्यातील लिस्ट boxचा आयकॉन शोधा
व त्यावर एकदा क्लिक करा
आणि माऊसचा पॉईंटर फॉर्म वर घेऊन जा
आपल्या लक्षात येईल की तो लहान आकाराच्या अधिकच्या चिन्हात बदलला आहे
आता आपण आपल्या फॉर्म मध्ये लिस्ट बॉक्स फॉर्म कंट्रोल आणू शकतो
त्यासाठी केवळ आपल्याला फॉर्म वर क्लिक करून ते ड्रॅग आणि नंतर ड्रॉप करायचे आहे
आपण पूर्वी काढून टाकलेल्या टेक्स्ट बॉक्स च्या जागी हा आणू या
फॉर्म डिझाइन विंडोवर लिस्ट बॉक्स विझार्ड नामक नवा विझार्ड उघडल्याचे दिसेल
आता हा विझार्ड आपल्याला बुक तितले या लेबलला लिस्ट बॉक्स जोडण्यास मदत करेल
कसे ते आता पाहू
आपण या विझार्ड मध्ये पुस्तकांची शीर्षके असणारे टेबल निवडू या
आपण सूचीतून बुक्स हे टेबल निवडून नेक्स्ट या बटणावर क्लिक करू या
आता या विंडोमध्ये आपल्याला लिस्ट boxमध्ये दर्शवले जाणारे फील्ड निवडणे आवश्यक आहे
आपण जाणतोच की तितले या फील्ड मध्ये पुस्तकांची शीर्षके आहेत
आपण पुढील स्टेप वर जाऊ या
ही शेवटची विंडो आहे जेथे आपण एक जादू करणार आहोत
आपण संबंधित टेबल्स आणि फील्ड्स एकमेकांना जोडणार आहोत
फील्ड्स ची नावे बघा
डावीकडीलFields इन ठे वॅल्यू टेबल मध्ये बुक्स इश्यूड टेबल मधील फील्ड्स ची नावे आहेत
आणि उजवीकडील फील्ड्स इन ठे लिस्ट टेबल मध्ये बुक्स टेबल मधल्या फील्ड्स ची नावे आहेत
आपल्याला माहित आहे की बुक इद हे बुक्स टेबल मधील के फील्ड असून ते बुक्स इश्यूड टेबल मध्ये दर्शवले आहे
डावीकडील फील्ड फ्रॉम ठे वॅल्यू टेबल नामक सूचीतील बुक इद वर क्लिक करू या
पुढे आपण उजवीकडील फील्ड फ्रॉम ठे लिस्ट टेबल नामक सूचीतील बुक इद वर क्लिक करू या
हा विझार्ड बंद करण्यासाठी फिनिश या बटणावर क्लिक करा
येथे आपण संबंधित टेबल्स एंड फील्ड्स एकमेकांना जोडले आहेत
आता बेस आपोआप सर्व बुक टाइटल्स या लिस्ट बॉक्स मध्ये दर्शवेल
आपणform सेव्ह करू या
ही विंडो बंद करू
बेस ट्युटोरियलच्या पुढील भागातही आपण आपल्या formमध्ये उरलेल्या फॉर्म कंट्रोल्स चा समावेश करणार आहोत
आणि ते झाले की आपला फॉर्म असा दिसणार आहे
आता असाइनमेंट करा
अपरिचित मेंबर आयडीएस ऐवजी मेंबर्सच्या नावांची सूची दर्शविणारा दुसरा लिस्ट बॉक्स समाविष्ट करा
लिस्ट बॉक्स कुठे समाविष्ट करायचा याची सध्या चिंता करू नका
मेंबर नेम या लेबलच्या डावीकडे तो ठेवा
आपण पुढील ट्युटोरियलमध्ये मेंबर नेम या लेबलसमोर तो योग्य प्रकारे समाविष्ट करू
आपण आता बसे च्या लिस्ट बॉक्स कंट्रोल वरील ट्युटोरियलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत
थोडक्यात आपण फॉर्म मध्ये लिस्ट बॉक्स फॉर्म कंट्रोल समाविष्ट करण्याबद्दल शिकलो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
सदर प्रकल्पाचे संयोजन spoken tutorialओआरजी टीम ने केले आहे
यासंबंधी माहिती या साईटवर उपलब्ध आहे
ह्या ट्युटोरियलचे मराठी भाषांतर मनाली रानडे यांनी केलेले असून आवाज
यांनी दिलेला आहे
आपल्या सहभागासाठी धन्यवाद